समोर एक माणूस उभा आहे त्यानी निळ्या रंगाचा जॅकेट आणि निळ्या रंगाची पॅन्ट घातलेली दिसत आहे.

हॉल च्या वरती पिवळ्या रंगाचे लाइट लावलेले आहे. खाली काही बायका नाचताना दिसत आहे. त्या बायकांचे हाथ वर दिसत आहे आजूबाजू ला काही मूळ सुद्धा आहेत.

यह एक पुस्तक से दुकान दिसता है ते दुकान वाला एक पन्गा रंगा सा बोर्ड लावलेला दिसता है आजू बाजू ला लाकड़ी ख़म दिसता है।

आजू-बाजू लसुद्दा मोटी-मोटी हिरविया रंगाची झाड़ रिसता आहे वर्ती निया रंगा चे आकश आहे।

आजुबाजुला काही घर दिसत आहे आणि काही इमारती दिसत आहे त्या एका इमारती वर कुंड्या लावलेल्या आहे त्यामधी हिरव्या रंगाची झाड आलेली दिसत आहे.

हे एक ऑफिस दिसत आहे त्या ऑफिस ला निळ्या रंगाचा बोर्ड लावलेला आहे.

गाडीचे मशीन उघडे दिसत आहे गाडीच्या समोर एक माणूस आहे त्याच्या हातामध्ये स्क्रूड्राइव्हर दिसत आहे तो मशीन दुरुस्त करताना दिसत आहे.

खाली दोन काचेचे आरशे लावलेले दिसत आहे या पार्लर मदी दोन काळ्या रंगाच्या खुर्च्या ठेवलेल्या आहे समोर एक पांढऱ्या रंगाची ए_सी सुद्धा दिसत आहे.

एक मोठा समुद्र दिसत आहे समुद्राच्या आजूबाजूला हिरव्या रंगाची मोठी मोठी झाड दिसत आहे.

हे एक मोठे मैदान आहे त्या मैदानावर घर दिसत आहे घर पत्र्याचे दिसत आहे.

वरती निळ्या रंगाचे आकाश आहे त्यामध्ये पांढऱ्या रंगाचे ढग दिसत आहे नदीच्या बाजूला एक मोठे घर दिसत आहे घराला लाल रंगाचा जिना दिसत आहे.